ही एक सेल्फी आहे स्वतः ने घेतलेली चित्र. ही दुकान आहेत जिथ केस कापलेली जातात.

त्या मुलाचे मागे काही वस्तू दिसत आहे.

इथे खूप सारे लोक दिसत आहे ते कोणत्यातरी कार्य करत आहे घर बांधण्याचे कार्य असे मला वाटते मागे दोन झाड आहे तिकडे एक बिल्डिंग आहे.

हे एक रूम मध्ये मागे मार्शल आर्ट्स बॉडी फिटनेस अकॅडमी अस सांगितलेलय ही एक अकॅडमी इथली पिक्चर आहे.

जिम ख़ाना इथला हा चित्र आहे मागे फिटनेस मोटिवेशन असा लिहिलेला आहे.

हा चित्र एक शाळेचा दिसत आहे जिथे लहान मुले कार्यक्रम मध्ये परफॉर्म करत आहेत.

मागे जिम मारण्याची लई वस्तूए आहेत आरसा तर वेगवेगळे प्रकारचे डंबेल्स दिसते.